इथे विनाशकारी सीमा असतात इथं काहीतरी निर्माण होत इथं विनाश होतो आता ही परिस्थिती जी असते ती stable करण्यासाठी काय केल जात ते स्थिर करण्यासाठी एक transactive pledge boundaries असतात tpb म्हटलं जातं तर या समांतर ज्या स्तीती रक्षक सीमांत असतात तर मित्रांनो या ज्या समांतर स्थिती रक्षक ज्या सीमांत आपल्याला दिलेले आहेत ते एकमेकांना कसे जातात समांतर जातात आणि यामुळेच काय होतं तर त्या एकमेकांपासून लांब जात नाहीत आणि एकमेकांना धडकत नाही त्यामुळे काय होतं तिथे निर्माण पण होत नाही काही आणि तिथे कसलं विनाश देखील होत नाही म्हणून त्या कशा असतात समांतर असतात मित्रांनोआपण आता हे दोन सिद्धांत पाहिले तर आता आपल्याला या भूखंड अपवहन सिद्धांत आणि भूपट्ट भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतामधला फरक पाहून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता आपण भूखंड अपवहन सिद्धांत जो वेगनर यांनी दिलेला आहे आणि भूपट्ट विवर्तनकी सिद्धांत यामधला फरक समजून घेऊया. तर बघा भूखंड अपवन सिद्धांत जो आहे त्यामध्ये रचना देत असताना वॅगनार यांनी सियाल सायमा आणि निके अशी अशी रचना दिली. परंतु इथे भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतामध्ये या शास्त्रज्ञांनी आपल्याला सिद्धांत मांडला त्यांनी कशी रचना दिली तर त्यांनी शिलावरण दुर्बलावरण मध्यावरण आणि केंद्रावरन अशा प्रकारची रचना दिली. तसच जेव्हा संरचना सांगितली तेव्हा भूखंड अपवन सिद्धांतामध्ये काय सांगितलं तर वॅगनार यांचं असं गृहीतक होतं की भूखंड जे आहे ते सायमा वर तरंगतात. आणि भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतामध्ये काय सांगितलं तर जे भूखंड आहेत ते दुर्बला वरणावरती तरंगतात. आपण पाहिलं कोलगेटच्या पेस्ट प्रमाण दुर्बलावरण असत. त्यावरती काय तरंगत. शिलावरण तरंगत. त्यानंतर मित्रांनो वेगनर यांनी जे भूखंडांची हालचाल सांगितली तर त्या हालचालीसाठी त्यांनी काही बल सांगितली तर कोणती होती ती गुरुत्वाकर्षण बल जे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि चंद्र व सूर्य यांचे भरती ओहोटीचे बल या हालचालीसाठी कारणीभूत होते. आणि जे भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं तर अभिसरण प्रवाह ज्यामध्ये आपण पाहिलं की त्या भूपटांची हालचाल कशी होते वर आणि खाली होते. तसेच लादी ओढ सांगितलं म्हणजे काय तर ते एकमेकांकडे आकर्षित होतात एकमेकांच्या दिशेने ते भूपट्ट येतात आणि कटकमध्ये काय सांगितलं की एकमेकांच्या विरुद्ध दिशेने त्यामध्ये भूपटांची हालचाल होते तर वेगनर यांनी भूखंड उपवन सिद्धांतामध्ये काय सांगितलं तर जी हालचाल होते भूखंडांची तर ती कोणत्या दिशेने होते तर त्यामध्ये त्याने विषुववृत्तीय दिशेने आणि पश्चिम दिशेने हालचाल होते असं सांगितलं.

त्यानंतर मित्रानो जो भूखंड अपवन सिद्धांत आहे यामध्ये नेमकी कशाची होते तर इथे फक्त भूखंडांची हालचाल होते. कशाची होते तर फक्त भूखंडांची हालचाल होते आणि हे जे भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आहे यामध्ये भूखंड तसेच महासागराची देखील हालचाल होते आपण पाहिलं pledge boundaries तर यामध्ये आता आपण पाहिलं कि महासागराच्या देखील असतात. मित्रानो वेगनर यांनी आणि विभाजन सांगत असताना काय सांगितलं तर पांजिया पासून सात खंड तयार झाले परंतु हे खंड पुन्हा भविष्यात एकत्र येतील की नाही येणार याबद्दल त्यांनी काहीच सांगितले नाही.

तर अशाप्रकारे मित्रानो आपण भूखंड अपवन सिद्धांत आणि भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत अभ्यासला आणि त्याच्या मधला फरक देखील अभ्यासला आहे. मित्रांनो आपण आता भूप्रक्षोभीय म्हणजेच भूविवर्तनीय हालचाल हे जाणून घेणार आहोत. तर आता नक्की काय असतं ते याची व्याख्या आपण पाहूया. तर बघा. भूकवचावरती

जा काहीतरी भूकवच यावरती बदल घडवून आणतात आणि त्यापासून नवीन भूरूपाची निर्मिती होते. ही एक शक्ती असते त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो भूप्रक्षोभीय हालचाल असं म्हटलं जातं. किंवा भूविवर्तनीय हालचाल अस म्हटलं जातं. तर आता या ज्या हालचाली आहेत. भूप्रक्षोभीय हालचाली यांच्या दोन प्रकार पडतात. तर बघा. महाद्वीपीय म्हणजेच भूखंड जनक हालचाली आणि पर्वत निर्माणकारी हालचाल

त्यामध्ये पहिला आहे महाद्वीपीय म्हणजेच भूखंड जनक हालचाली ज्या महाद्वीप निर्माण करणाऱ्या हालचाली असतात आणि इथे काय पर्वत निर्माण कारी हालचाली तर आता हे जे महाद्वीपीय हालचाली आहे यांचादेखील दोन प्रकार पडतात तर मित्रांनो महाद्वीपीय हालचाल जे आहेत त्यांचे दोन प्रकार पडतात. एक आहे उध्वगामी हालचाली आणि अधोगामी हालचाली आता ज्या उध्वगामी हालचाली आहेत त्या वरच्या दिशेने होतात ज्यामध्ये भूभाग काय केला जातो उंचावला जातो. भूभागावरती उभार घेतला जातो. आणि ज्या अधोगामी हालचालीअसतात त्या खालच्या दिशेने होतात म्हणजेच काय तर भूभाग खचला जातो. भूखंड खचला जातो तर आत्ता येथे आपण बघूया मित्रांनो एक लक्षात घ्या की या ज्या महाद्वीपीय हालचाली आहेत जे भूखंड जनक हालचाली म्हटल्या जातात इथे काय होतं खंडाची निर्मिती होते.

होते जे आपण वळ्यांचे प्रकार बघूया तर वलीचे जे पर्वत असतात त्यामध्ये मित्रांनो पाहिलं येत अपनती. अपनती म्हणजे काय? तर आपल्या आपण पाहिलं का ते अशा वळ्या पडतात हा जो भाग असतो याला काय म्हटलं जातं

हे जे अभिनिती याला जेव्हा वळ्या पडतात तेव्हा काय होत तर समभिनति तयार होतं. अशा प्रकारे वलीचे पर्वत असतात. आणि मित्रांनो याचे उदाहरण काय आहे तर हिमालय आल्क याची वल्लीच्या पर्वताची उदाहरणे आहेत. तसच त्यानंतर आहेत तणावक हालचालीं तर तणावक हालचालींमध्ये काय होतं तणावक हालचालींमध्ये भ्रंश तयार होतो. तर कशामुळे तर आपण त्यात ताण निर्माण करतो त्यामुळे भ्रंश तयार होतो. किंवा मध्ये आपण एखादी गोष्ट घेतले तर त्याच्यावरती ताण निर्माण केला दोन्ही side न ती खेचली तर काय होईल भ्रंश निर्माण होईल तर यामध्ये प्रकार येतात पहिला आहे सामान्य भ्रंश. तर बघा सामान्य भ्रंश मध्ये काय होतं खडकावरती दोन्ही साईड ने ताण निर्माण केला तर तो खडक काय होतो एक खाली खचला जातो आणि त्यात कशामुळे होतं तर ते गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होतं. तसच येथे आहे विक्रम भ्रंश आणि मित्रांनो या असामान्य भ्रंश मध्ये जो विस्तार असतो खडकाचा तो कसा होतो जास्त प्रमाणात होतो आणि जे विक्रम भ्रंश आहे त्यामध्ये काय होतं तर त्यामध्ये दोन्ही खडक एकमेकांच्या जवळ येतात परंतु जे हि हालचाल असते ती कशी होते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होते आणि इथे जो या विसर असतो तो कसा असतो तर तो कमी प्रमाणात होतो त्यानंतर आहे क्षितिज समांतर भ्रंश. तर हे काय होत दोन यामध्ये दोन्ही एकमेकांच्या parallel जातात त्यामुळे इथे काही गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत नाही हे गुरुत्वाकर्षणाच्या देखील विरुद्ध दिशेने असतं. तर इथे आहे क्षितिज समांतर भ्रंश. तर यामध्ये काय होत. हे खडक जे आहेत ते एकमेकांना समांतर याच्याने जातात म्हणजे ते दोघं एकमेकांना स्पर्श करत नाहीत. त्याची हालचाल उभी न होता कशी होते क्षितिज समांतर दिशेने होते. आता मित्रांनो हे जे तणावक आहे तणावाक हालचाली आहेत त्याच्यामध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये गट पर्वत तयार होतात. हे सियरा निवाडा हे याच उदाहरण आहे तर मित्रांनो सियरा निवाडा हे अमेरिकेमध्ये आहे परंतु हे जगातील सर्वात लांब गट पर्वत आहे. तर मित्रांनो भारतातल जर उदाहरण घ्यायचं झालं तर भारतामध्ये मेघालयाचे पठार, सातपुडा, सातमाळा, विंध्य हे देखील गट पर्वताची उदाहरणे आहेत. तर अशाप्रकारे आपण मंद भू हालचाली पाहिल्या आता यानंतर आपल्याला शीघ्र भू हालचाली अभ्यासाच्या आहेत चला तर मित्रांनो पाहूया आता आपण शीघ्र भू हालचाली काय असतात ते सर्व बघा मित्रांनो शीघ्र भू हालचाली मध्ये प्रामुख्याने आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात एक म्हणजे भूकंप आणि दुसरा म्हणजे ज्वालामुखी तर या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या अश्या शीघ्र भू हालचाली आहेत मित्रांनो यावरती प्रश्न विचारले जातात. आणि हे खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही नीट बघून घ्या सर्व मित्रांना पहिल्यांदा आपण भूकंपाविषयी जाणून घेऊया तर बघा मित्रांनो भूकंप म्हणजे भू म्हणजे काय झालं जमीन आणि कंप म्हणजे काय जमिनीचे थरथरणे कंप म्हणजे थरथरणे आणि भू म्हणजे जमिन तर भूकंप म्हणजे काय भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे अशी simple अशी व्याख्या आहे त्याची तरी तुम्हाला तरी ते तुम्हाला एक diagram दिसत असेल तर बघा यामध्ये हे जे आहे हे काय आहे. तर हे भूकंपाची नावे आहे नाभी म्हणजे काय तर इथून भूकंप इथे एक ताण निर्माण झालेला असतो आणि तो ताण याचा अर्थ काय होतो मोकळा होतो इतका ताण निर्माण होतो की तो पुढे जाऊन मोकळा होतो. आणि मग त्यातून पुढे जाऊन हे जे आहे हे विभागांमध्ये ठिकाण आहे म्हणजे पृथ्वीच्या आत मधल ठिकाण आहे आणि मित्रांनो वर मग पुढे जाऊन नव्वद डिग्री ला याच्यापासून सरळ नव्वद डिग्री ला प्राथमिक लहरी जातात. आणि इथे काय होतं इथे भूकंप आपल्याला जाणवतो पहिल्यांदा मग हे काय असतं भूकंपाची केंद्र असतं त्याला अपिकेंद्र देखील म्हटलं जातं. एपिसेंटर असे त्याला म्हटलं जातं.

पृथ्वीच्या या जमिनला एक असत parallel लहरी असतात त्यानंतर मित्रांनो आपण इथे बघायला गेलो तर जे भूकंप आहे. ते कश्यामध्ये मोजल जातात तर रिश्टर स्केल मध्ये मोजल जात. रिश्टर हे एक शास्त्रज्ञ होते त्यांनी ती skill शोधून काढली. त्याला रिश्टर प्रमाण असे म्हटलं जातं. तर यामध्ये मित्रांनो एकोणविशे पस्तीस ला याचा शोध लावण्यात आला. त्यांच्या through कधी एकोणविशे पस्तीस ला त्याचं नाव होतं चार्ल्स रिश्टर याने हा शोध लावला म्हणून त्याला काय नाव दिलं रिस्टर प्रमाण असं नाव दिलं. तसेच मित्रांनो हे जे रिश्टर skill आहे त्याच्यामध्ये भूकंपाचे मोजमाप कसं केलं जातं. तर एक ते नऊ रिश्टर मध्ये हे भूकंपाचे मोजमाप केलं जात तुम्ही ऐकत असाल news मध्ये सात point पाच रिश्टरचा भूकंप आला इत्यादी ऐकत असाल तर ते रिस्टर प्रमाण इथून येतं. आता मित्रांनो आपल्याला काय पाहायच आहे? तर ज्या लहरी असतात त्यांचा आपल्याला पाहायचं की त्या नेमक्या त्यांचे वैशिष्ट्य काय आहे? ते आपण अभ्यासूया. तर बघा. बघूया आपण ज्या प्राथमिक लहरी असतात दुय्यम लहरी असतात आणि भूपृष्ठ लहरी असतात. येथे मी तुम्हाला सांगितलं तर आत्ता प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या आपण बघूया. पहिल्यांदा दिशा जी आहे ती प्राथमिक लहरींची दिशा कशी असते. त्या सरळ रेषेमध्ये असतात. आणि कशा असतात तर त्या ध्वनी लहरीप्रमाणे असतात बघा इथे confused होऊ नका. पुढे आपल्याला प्रकाश लहरी पण येतील. तसंच आपण बघूया तर ज्या आहेत प्राथमिक लहरी त्या सरळ रेषेत आणि ध्वनिलहरी प्रमाणे असतात आणि त्यांच्या प्राणांचे हालचाल जी आहे ती कशी होते मागेपुढे होते. तसेच दुय्यम लहरी मध्ये काय होतं तर दुय्यम वरील मध्ये रेषांमध्ये त्या असतातच शिवाय प्रकाश लहरी प्रमाणे कणांची हालचाल त्यांची वर-खाली होते कशा असतात प्रकाशलहरी प्रमाणे असतात आणि त्या तुमच्या आई चालली वर खाली होत असते त्यानंतर मित्रांनो काय आहे भूपृष्ट लहरी तर या भूपृष्टलहरीज्या असतात त्या कशा असतात त्याला समांतर असतात आणि आपण ह्या पाहिले आहे थररेसम मध्ये असतात आणि या भूपृष्ट लहरी भूपृष्ठाला कशा असतात समांतर असतात मित्रांनो या कशा असतात सागर लहरीप्रमाणे असतात आणि यांच्या कणांच्या हालचाल जी आहे ती वर खाली होत असते. त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर आपल्याला कोणत्या माध्यमातून या लहरींचा वेग कसा असतो. किंवा कशात दिशा बदलता बदलतात का हे पहायचं. तर प्राथमिक लहरी ज्या असतात स्थायू, द्रव आणि वायू या माध्यमातून जातात. शिवाय त्या माध्यमातून जात असताना त्यांच्या दिशांमध्ये बदल होतो हे ते लक्षात घ्या. यावर प्रश्न विचारला गेला आहे. प्राथमिक लहरींचा जवळ माध्यमांमध्ये दिशा बदल होतो आणि त्या तीनही माध्यमातून जाऊ शकतात चा दुय्यम लहरी आहेत. तर त्या दहा मधून जाऊ शकत नाही ती म्हणजे स्थायू आणि वायू मधून जाऊ शकतात पण त्या द्रवांमध्ये जाऊ शकत नाही. थांब त्यानंतर मित्रांनो ज्या भूपृष्ठ लहरी आहेत त्या स्थायू स्थायू, द्रव आणि वायू या तीनही अवस्थांमधून जाऊ शकतात. तीनही माध्यमांमधून त्या जाऊ शकतात. तसेच आपण जर वेग पहायला गेलो तरच या प्राथमिक लहरी आहेत त्यांचा वेग कसा असतो सर्वाधिक असतो. त्यानंतर ज्या दुय्यम लहरी आहेत. त्यांचा विकास असतो त्यांचा वेग प्रार्थमिक लहरी पेक्षा कमी असतो परंतु या आपल्या ह्या भूपृष्ठ लहरी आहेत. land waves त्यांच्या पेक्षा कसा असतो जास्त असतो. तसेच ज्या भूपृष्ठ लहरी आहेत त्यांचा वेग कसा असतो. सर्वाधिक कमी असतो. कमी लिहिलय मी देखील तुम्ही असं समजू नका की भूकंप जेव्हा surface वरती येत आपल्याला वाटत कमी म्हणजे खूप हळू पण नाही आपल्याकडे धक्के जाणवतात पण यांच्या तुलनेने कसं असतं तर सर्वात कमी असतो. त्यानंतर मित्रानो आपल्याला काय आहे तर विध्वंसक म्हणजे प्राथमिक लहरी ज्या असतात त्या कशा असतात सर्वात कमी विध्वंसक असतात त्यांचा वेग जरी सर्वाधिक असला तरी देखील त्या कशा असतात सर्वात कमी विध्वंसक असतात. आणि ज्या दुय्यम लहरी आहेत त्या मध्यम विध्वंसक म्हणजे थोड्या medium प्रमाणात त्या विध्वंसक असतात. परंतु ज्या भूपृष्ट लहरी आहेत त्यात सर्वात जास्त विध्वंसक असतात. कारण त्या भूपृष्ठावरती येतात. आपल्याला भूकंपाचे हादरे कुठून जाणवतात. तिथूनच जाणवतात.

तर बघा त्यामध्ये तुम्हाला mostly shadow zone छाया प्रदेश काय असतं ही concept इथे clear होईल तर बघा हि आपली पृथ्वी आहे बरोबर यामध्ये तुम्हाला इथे दिसते आपण पाहिलं इथे देखील ही काय असते भूकंपाची नाभी असते focus तर मित्रांनो इति आहे भूकंपाची नाभी हे झालं focus आपला तर इथं तो केंद्र मग इथून काय होतं वर जात म्हणजे इथं भूकंप पहिल्यांदा नव्वद डिग्री ला आला बरोबर तर हे काय झालंय एपिसेंटर झालंय हे झालं हे झालं अप्पीकेंद्र मग तिथून मित्रांना या नाभीपासून या ज्या लहरी तुम्हाला काळ्या रंगाच्या दाखवलेल्या आहेत. सरळ जातात त्या कोणत्या आहेत. या प्राथमिक लहरी आहेत आणि या ज्या तुम्हाला दिसत असतील निळ्या रंगाने थोड्या अश्या कर्ली तर त्या कोणत्या आहेत. या दुय्यम लहरी आहेत. आता आपण पाहिलं कि दुय्यम लहरी द्रव माध्यमातून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे दुय्यम लहरी इथपर्यंतच असतात. आणि प्राथमिक लहरी जातात. परंतु त्यांच्या दिशांमध्ये काय होत बदल होतय. तर तुम्हाला दिसत असलं. थोड्याशा ज्या cross झालेल्या आहेत त्या तर मित्रांनो आता आपल्याला shadow zone पाहायचा आहे म्हणजे काय तर ज्या दुय्यम लहरी ज्या असतात. त्या आपल्याला इथे आणि इथपर्यंत आढळतात. या भागामध्ये आपल्याला दुय्यम लहरी आढळत नाहीत. त्यामुळे काय झालं एकशे पाच ते एकशे पाच डिग्री पर्यंत काय असतो दुय्यम लहरींचा shadow zone असतो म्हणजेच काय दुय्यम लहरींचा छाया झोन असतो जिथे आपल्याला दुय्यम लहरी आढळत नाहीत. आणि जर प्राथमिक लहरींचा आपण छाया झोन पाहायला गेलो तर मित्रानो तो कुठे असतो बघा. इथं त्या दिशा इथं येतात. इथपर्यंत आहे. स्वप्नस्पर्शी हे पुस्तक व्यावहारिक कर्तव्यपुरती पार पाडल्या नंतर जो वेळ आपल्यासाठी उरतो त्यावर आधारित आहे. जीवनात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या करायला काळ आपल्याला थोडा वेळ देतो. तेव्हा त्या गोष्टी करून आनंद घ्यावा. त्याची पूर्तता करून समाजासाठी व स्वतःसाठी जरूर जगावे. त्या वेळेसही आपण कारण नसताना कौटुंबिक जीवनात अडकून पडलो, तर नंतर काळ आणि कुटुंब दोघेही तुमची किंमत करत नाहीत. घरासाठी कितीही कष्ट उपसले, तरी त्यात आपल्याला समाधान मानून घ्यावे लागत. पण त्या समाधानाची फिकीर समोरच्याला समोरचा करेलचं असं जरूरी नाही. आपण कामात किती व्यस्त आहोत आणि तुम्ही कसे रिकामपणे काही न करता जगताय अश्या विचारावर समोरच्याच भर असू शकतोयच की. प्रत्येकाचा जगणाच्या दृष्टीकोण वेगळा असतो. आणि तो त्या पद्धतीने जगतो हे संस्कार लहानपणीच बिंबवले गेले तर त्याही बिंबवणेला फार कमी जणांना सामोरे जावे लागेल नाही का? पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असू शकतो. त्यामुळेच तर जगात इतके प्रकार तयार होऊ शकले. वैविधता आली. त्या वैविधतेतून आपल्याला काय आवडत? ते जगून तृप्त होण्याची संधी मिळाली, पण फार कमी जणांना आपल्याला खरंच काय हवे आहे? हे लक्षात येते. मग त्यांनी त्या वाटा निवडल्यावर त्या जरा जागेवेगळ्या असल्या की टीकेचा सामना करावा लागतोया.

कौटुंबिक, सामाजिक अशा किती तरी प्रकारं प्रकारांनी नसून शकले. पण त्यावरुन ही मात करून एखाद्याने म्हणजे हे बघ घेतली तर ती भलेही बाकीच्यांच्या दृष्टीने फार मोठी नसेल, पण त्या व्यक्तिसाथी गरुड झेप असेल. त्याचा प्रत्येक क्षण आनंदांचा असेल. त्याच्या आनंदात जगाला सहभागी करायला उत्सुक असेल, पण जगाने सहभागी होणे नाकारले तरी त्याला त्याची खंत नसेल. ह्या पुस्तकात सरळ साध्या माणसांची साधी स्वप्न पूर्णतेची कहाणी आहे. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असत्यातीच.

एवढाच ह्या पुस्तकात लिहिण्या मागचा उद्देश आहे. पहाटेच्या हलक्याशा झूळकिन जाग येऊन राघवांणी डोळे उघडले. मनाला अजून जाग आली नव्हती. केवळ शरीर त्या पहाट वाऱ्याच्या सुखद अनुभव घेत जागे झाले. पण मन मात्र परत निद्रेच्या त्या नितांत सुंदर राज्यात वापस जाण्याचा प्रयत्न करून पाहत होते.

राघवांणी त्या दोघांना एकत्र केल्याबरोबर विचारांच्या लहरी उमटत गेल्या मग येऊ लागले. वरच्यावर विचार तरंग. आज ऑफिस मध्ये त्यांचा Send off होता. PWD मध्ये नौकरी करून त्या office चक्राला पूर्ण विराम मिळणार होता. सगळ जीवन मनासारखा चालल होता. मनासारख जरी गेल नसल, तरी पेच प्रसंग ही पार आले नव्हते. सर्वसामान्यासारख्या अडचणी येत जात संसार झाल. दोन मुलांची शिक्षण घेऊन ते मार्गी लागली होते. एक परदेशात तर दूसरा इथेच स्थायीक होऊन ही त्याची ही संसार चालू सुरू झाला होता.

पण एकाच स्तिथीचा पर्वाचा आनंद व निरागस हसू मन परत अनुभवायला तयार असते. ते म्हणजे बालपणीचा काळ राघवांच्या मनातून सुखद लहरी उमटल्या जवळपास पन्नास वर्षापासून काळात ते डोकावून बघू लागले. त्यांचा मन आईच्या मऊ चौघडी वर झोपलेल्या त्यामुळे जवळ येऊन पोचले. अशा सुंदर पाहत वाऱ्याने त्या मुलाची झोप चालली चालवली होती. आईच्या जात्याची घरघर आणि आणूनासिक आवाजातील ओव्यानी त्याला जाग आली. त्यातील काही अर्थ उमगत नव्हत. तरी नाद अलंकार ठेकायाने तो बांधला गेला. आपसूक मऊ उबदार गोडदीचे सुख बाजूला सारून माज घरात गेला.

उठला ग! माझ्या गणू म्हणत आज्जी क्षणभर थबकली. राघव आज्जीच्या मांडीवर डोके ठेऊन आडवा झाला. आणि दोघींचा नादमय हालचाली बघत ओव्या ऐकत राहीला. त्याची आई सगळ्या घरदाराची नाव गुंफून नाती एकत्र बांधून ठेवत होती. ऐकणाऱ्या प्रतेकच्या मनात त्यामुळे जिव्हाळा ओसंडून वाहत होता. घरदार कामाला लागल होत. स्वयपाक घरात चूल पेटवून मोठी काकू चहाच मोठ पातेल त्यावर ठेवत होती. दुसरी काकू बाहेर सडा रांगोळी घालत होती. आजोबा आंगणातल्या झोपाळ्यावर बसून नाचमाप करत होते. एक काका गोठ्यामद्धे वासराला दूध प्यायला सोडून गाठ साफ करत होते. गोठा साफ करत होते. आजोबांचे दंडक होता. वासर पोटभर दूध पिल्यावरच गाई म्हशींच्या धारा काढल्या जायच्या. दूध काढल्यावर नीरस दूध पोरांना प्यायला द्यायचा. मग उरलेल्याचे दोन भाग करून एक भाग घरात वापरायचा, न एक भाग विक्रीला जायाचा. दूसरा काका चुली साथी बंबा साथी लाकड फोडत होता. माघच्या अंगणात मोठा चुलणा पेटवून पानी तापत ठेवल जायचं. बंब ही तापत असत. एवढ्या सगळ्या बारदण्याला आंघोळीच पानी पुरवायच म्हणजे थोड थोडक असून चालायच नाही. आबा बैलांना, गाई गुरांना वैरण चारा घालत होते. राघव ची मोठी बहीण त्यांना बारीक रेघा जुळवत ठिपक्यांची देखणी रांगोळी घालत होती. शबरी पूजेसाथी फूल तोडत होती. आई आजीचा दळण संपल. तस राघवही उठला परसातल्या अंगणात येऊन उभा राहीला. समोर उगवतीचे रंग आकाशात सर्वत्र पसरले होते. समोरच्या शेतमाळ्याभोवती बागेत फुललेल्या फुलांचे सुवास दरवळत होते. आकाशातले पक्षी दूरवर उडून दिसेनासे होई पर्यंत राघवची नजर त्याच्या पाठलाग करत राहिली. ते दिसेनसे झाल्यावर तो वडिलांच्या मागे जाऊन गाई गुरांच्या आंगावरुण हाथ फिरवू लागला. अजून लहान असल्यामुळे कुठल्याच कामामद्धे तो धरला जात नव्हे. शाळा संपली की मनमुराद खेळण अभ्यास आजी आजोबांच्या लाडात आणि रात्री आईच्या खुशीत गोष्ठी ऐकत झोपण,

गडद आंधरात उगवलेल्या चांदणाच्या मोजदातीत कधी झोप लागायची? कळायच ना. ही कधी तरी रात्री जाग यायची. तेव्हा आकाशात तेजाने लूकलूकनाऱ्या चांदण्या डोळ्यासमोर झगमगत असायच्या. शेजारी बाबांची, मायेची गरम कूस वावरातला गार वारा राघव च्या लुकलुकणाऱ्या चांदण्या डोळ्यासमोर झगमगत असायच्या. शेजारी बाबांची, मायेची गरम कूस वावरातला गार वारा राघव च्या मनात हिरव बीज पडल होता. ते तिथेच त्या काळात नकळत्या वयातच मातीशी जुळली गेली होती. हुशार राघव ला मात्र कुणी शेतात रमण्यासाठी किव्हा आराम करण्यासाठी भाग पडत नव्हत. शाळेत कायम पहिल्या नंबरावर असलेला राघव सगळ्या घरदारच्या अपेक्षा डोंगरा सांभाळत शिकत राहिला. त्याच्या ह्या हातानी मनमाती हिरव रान हुंदडण्यासाठी आसुसलेल असायच. पण उन्हाळ्याला आणि दिवाळी सुट्ट्यांच्या केवढ्याश्यावर त्याला समाधान मानावा लागायच. त्याची सातवी नंतर ची शाळा तालुक्याला असल्यामुळे तिथे राहणाऱ्या एका कांकाकडे त्याच्या राहण्याची सोय करण्यात आली काका काकू दोघे मायाळू पण शिस्तीचे कडक होते. त्यामुळे राघवच शारारीक मानसिक विकास योग्य प्रकारे होऊन शिक्षणाला अजून पोशाक वातावरण मिळाल. राघवने वडिलांचे नाव काढले. इंजीनियर होऊन सरकारी नौकरीत लागल्यावर वडिलांना मदत करण्याचे त्याने ठरवले होते. पण वडिलांनी ते नाकारले त्यांच स्वप्न होते की, आपला मुलगा शिकून मोठा व्हावा. सरकारी नौकरीत असावा. गाडी बंगल्याचा धनी व्हावा. ह्या सर्व अपेक्षा पूर्ण झालेल्या त्या सुखावले होते. पैसा अडक्याला घरी कमी नव्हती सख्खे, असख्खे, चुलते गुण गोविंद्याणे नांदत होते. नौकारीच्या सांसारच्या व्यापात अडकल्यावर राघवांना गाव जमीनिक स्वप्न भासू लागले, कधी तरी लग्न सन समारंभ, दोन चार दिवसांच्या सुट्ट्या अशात तुकड्यांच्या मोळ्यावरच समाधान मानाव लागल. बायकोची सर्वार्थाने साथ होती. मुलांची शिक्षण, चुलत भावांची शिक्षणाला इकडे आणून त्यांना योग्य शिक्षण योग्य दिशा देन. गावाकडचा माल विक्रीला घेऊन आलेल्या जेवू घालण त्यांच्या राहण्याच्या सोय. कधी पैशाची तजवीज. लग्न सोयरीक जमवायला मदत अश्या प्रकारच्या आघाडी राघव सांभाळू लागला. शिकला सवरलेला म्हणून त्यांना घरी विशेष मान अस. त्याच्या शब्दाला किंमत होती. अश्या प्रकारची आघाडी राघव सांभाळू लागलो. तेही समजूतदारपणे मने राखून प्रत्येकाला मदत करत होता. पण त्याच मन आसुसलेल होता ते माती मध्ये हिरव्या रानामध्ये नौकरीच्या व्यापात तर ते शक्यच नव्हत. आजी आजोबा मंद होता. गेलेल्या ज्योतीप्रमाणे हळूवारपणे विझून गेले. मायेच मोठा वलय नाहीस झाल्यासारख राघव ला वाटत होता. मोठे काकाकाकू वयाने थकल्यामुळे त्यांच्या मुलाकडे शहरात राहायला गेले. दुसऱ्या काकाच्या बायको गेली त्यांना बाबांनी सांभाळून घेतल. आईंनी मुलांना योग्य वळण लाऊन त्यांच्या संसार थाटून दिला होता. आता जावच्या घरात आई वडील काका न त्याचा मुलगा एवढच उरल होत. आज राघवच्या office चा शेवटचा दिवस होता. त्याच मन परत वर्तमानात येऊ लागल स्वरूपा आवाज देत होती. अहो उठा की! आजचा दिवस office आहे. उद्या पासून पाहिजे तेवढा झोपा. राघव उठला, मन कस आनंदाने भरून आल होत. आता विचारात आपल्या स्वपनांना हाथ लावायतांना जाणवत होता. हिरव स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार उतरु शकणार होता. वाट उघडू वाट खूप अवघड नव्हती. पण कष्टाची होती इतक्या दिवस डोक्याने मेहनत केली आता शाररीक करावी लागल, पण आता त्याची तमा नव्हती. पैशाच माणसाचा बळ त्याच्या पाठीशी होत. त्याचे बेत पक्के होते. अजून मुलांशी जरी त्या बाबतीत ते बोलत नव्हते, जरी स्वरूपाला ह्या स्वप्नांची जाणीव होती. तिलाही ते आवडल होत, भराभरा आवरून राघव तयार झाले. driver आला.

किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले होते? सख्य निर्माण झालेल्या नात्यात मालक नौकर हा भाग राहीला नव्हता. अजून त्याची थोडी नौकरी बाकी होती, ती संपली की तो राघवांना join होणार होता. बाळूला जवळ जात रा रा राघव म्हणले, आरे मी इथंच तर हाय. अन तु येतोच आहेस ना? नौकरी संपली की, इकडे कधी कधी लागल, तर सांगत जा. ये चल चहा घेऊ. त्याला चहा नाष्टाला बसवले. थोड्या फार फरकाने office मध्ये हेच वातावरण होतं. माननीय शरदरावजी पवारसाहेब यांची जीवनकार्य शरद पवार यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीशे चाळीस रोजी पुण्यातील बारामती गावात झाला त्यांच्या वडलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार गोविंदराव बारामती शेतकरी सहकारी खरेदी विक्री मध्ये नोकरीला होते तर त्यांची

महाराष्ट्र कॉलेज of commerce इथे शिक्षण घेतले तो विध्यार्थी असला तरी ते राजकारणात सक्रिय होते श्री पवार यांचा यांचा विवाह प्रतिभा शिंदे यांच्याशी झाला आहे एकोणीशे नव्वद पर्यंत शरद पवार यांनी एकोणीशे सदुष्ट मध्ये काँग्रेस प्रकार काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करून बारामती पासून पहिल्यांदा महाराष्ट्र विधान प्रवेश केला यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे राजकीय असल्यासारखे होते एकोणीशे अष्ठ्यातर मध्ये प्रथम विरोधी जनता पक्षासोबत युती सरकार स्थापना करण्यासाठी पवारांनी फारकत घेतली एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी

पवारांनी एकोणीशे आठ्यांशी मध्ये काँग्रेस चे अध्यक्ष पद स्वीकारले प्रथमच एकोणीशे चवर्यांशी मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक जिंकली भारतीय काँग्रेस समाजवादी त्यांच्या पक्षाने राज्य विधान सभेत दोनशे आठ्यांशी

नावाची युती केली शरद पवार हे महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांपैकी एक, एक भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सरंक्षण मंत्री आणि कृषिमंत्री राहिले आहेत हे महाराष्ट्राच्या तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे अध्यक्ष पदही भूषवले आहेत सामाजिक कार्य एकोणीशे ब्यानव मध्ये समता लोचक स्थापना केली एकोणीशे त्र्यानाव मध्ये समता एकोणीस चा मेळावा आयोजित केला केंद्रीय समाज कल्याणमंत्री सीताराम केसरी तसेच रामदासाठवले शिवाजी राव शेडगे मधुकर पिचल या मान्यवरांनी उपस्थित होते सुमारे दोन लाख संताप आणि मान्यवर उपस्थित होते पवार साहेबाना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, विज्ञान कला अश्या प्रत्येक ज्ञान आहे केंद्रीय कृषी मंत्री कृषि मंत्री म्हणून दहा वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या कृषी विकासासाठी रचनात्मक कार्य केले एकेकाळी भारताला तांदूळ आयात करावी लागत असे देशाची या खूप प्रयत्न केले त्यांच्या या म्हणून प्रथम क्रमांकाचा म्हणून भारताची स्वतंत्र ओळख निर्माण झाली प्रशासकीय कामगार पवार साहेबानी सामाजिक क्षेत्रासाठी सुद्धा खूप काम केले विधिमंडळ आणि शैक्षणिक कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा भाग्य लाभलेले महाराष्ट्राचे राजकीय इतिहासातील हे पहिले नेते आहेत विकृत आणि कर्तृत्व या दोन्ही शब्दांना अशा आयमतेने आपल्या राजकीय वर्तनांनी मिळवून दिला महाराष्ट्राच्या लोक लोकमानसावर प्रभाव टाकला रे यशवंतरावांच्या नंतर शरद पवार हे एकमेव नेते आहेत महाराष्ट्रच्या सर्विंगिक विकासाठी सहज खूप प्रयत्न आणि सर्वच प्रज्येच्या संपन्न विकासाची संपूर्ण दुरुस्ती त्यांनी ठेवली सर्व समाज संघटना आपलंस करून सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी व्यक्तीच्या जिव्हाळ्याच्या अडतिसाव्या वर्षी मुख्यमंत्री पदाचा बहुमान प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या अफाट कार्य क्षमतेने सर्वाना अचंबित केले देशातील राजकीय परिस्थिती आणि कोण नसताना त्यांनी स्वाभिमानाने संघर्ष करून महाराष्ट्राच्या जनतेशी आपल्या पणाचा धागा जोडलां स्वतःविषयी जनतेत विश्वास निर्माण केला कि त्यांची प्राचार्यशक्ती ठरली या शक्तीमुळे राजकारणात शरद पवार आणि power यांनी दोन शब्द समानार्थी रूड झाले अन्नधान्याच्या बाबतीत देशाची दुसरी मागणी करणारा देश पुरवठा करणारा देश आणि प्रतिमा बदलून दाखवणारा कृषिमंत्री म्हणून त्यांची नोंद दडली मराठी भाषा साहित्य संस्कृती व क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेल्या मूलभूत निर्णय राज्याच्या विकासाठी दिशादर्शक ठरलेल्या जाणत्या नेतृत्वाने आपल्या संसदीय कारकिर्दीची साडे पाच दशक पूर्ण करून नवा इतिहासच रचला मराठी माणसांसाठी म्हणून

जनतेचे प्रचंड प्रेम लाभलेले या लोकनेत्याला उदंड आयुष्य लाभो हीच प्राथर्ना यशस्वी होणे रक्तातच नव्हे मनातच असावं लागत यश मिळण्याव वाव मिळो न मिळो घेत राहावं लागत म्हणून जहागिरीने नाही काळजाने मोठे होतो वय कितीही असो तस सामर्थ्य करावं लागत दक्षिण कशी वाई येथे वाहते कृष्णामाई धूम्रप्रदूषणयाच्या पायी हाती काहीच उरले नाही

असे ज्ञान संपन्न नेतृत्व काळ आपल्या रूपाने महाराष्ट्राला मिळाले आणि लाभलेल्या आपल्या बॅरिस्टर पी जी पाटील ज्ञानाचे निरसन साधणार सेवेचा व शिक्षणाचा खर्च कर्तव्य भावनेने केलेला असतो सामाजिक समाज निष्ठा यांना एकत्र त्यांनी यांनी आपल्या जीवन गाता समृद्ध झाले आपण आपले सारे आयुष्य समाजाच्या शिक्षण करण्यास ही घेतले आणि लेखक आज गरिबात जन्मलेल्या खेड्यातील मुलाने ग्रंथ ग्रंथ म्हणून व गांधीवादी आदरे गहू घेतलेले म्हणजे आपले कर्तृत्वशील जीवन असंख्य लोकांना ते आदर्शवत मार्गदर्शक आणि प्रेरक आहे पाटील कुटुंबाची पार्शवभूमी